अस फळ दिसत आहेत ते फळ खाल्याने आपल्याला आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी चांगल असत.

शहर म्हंटल की बिल्डिंग आपल्याला दिसत असतात इथे खूप सारे बिल्डिंग आपल्याला दिसत आहे खाली हिरव वाताव हिरव गार्डन बाग बगीचा आपल्याला दिसत आहे.

हे एक सलून आहे तिथे आपल्याला एक मुलगा दिसत आहे तर तो सालून सलून दुकानदार तो मुलाचे हेयर स्टाइल कटिंग करत आहे.

ही एक छट्ट पूजा म्हणून एक सन असतो हिंदी लोकांचा तर त्या लेडीज त्या बाइका येऊन त्या छट्ट पूजा क चे अ करत असतात तिथे.

ति दूध डेअरी आपल्याला दूध डेअरी दिसत आहे ते आपण सकाळी आपण आपल्या चहासाठी ते सगळ्या लोकाना लागत असत.

अस फारमान फारमसिस्ट फारमीनिस्ट ह्या बाबतीत ते आपल्याला शिकवत असतात डॉक्टर साइडला आपण जाऊ श--

ह्यात आपल्याला बस स्टँड आहे बस स्टँड खुप अ बस स्टँड म्हंटल की आपल्याला खूप आनंद होत राहतो.

अ यात टाटा चे दोन बस आहेत हिरव्या रंगाचे ते अ थामलेले आहेत आणि त्या बाजूला सफेद रंगाची बस दिसत आहे आणि टॉवर्स देखील आहे इथे एक निळा --